नमस्कार
नेटबीन्स इदे वरील इंट्रोडक्शन टु डेव्हलपिंग वेब ऍप्लिकेशन्सच्या पाठात स्वागत
आपल्याला नेटबीन्सचे प्राथमिक ज्ञान आहे असे समजू
नसल्यास नेटबीन्स वरील संबंधित पाठ पाहण्यासाठी स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटला भेट द्या
पहिला पाठ तुम्ही पाहिलेला असेल तर नेटबीन्सच्या इन्स्टॉलेशन आणि इंटरफेसशी परिचित असाल
मागील पाठात नवे प्रोजेक्ट बनवण्याचे जाणून घेतले
ह्या पाठासाठी उबंटु लिनक्स व्ह1104 ऑपरेटिंग सिस्टीम आणि नेटबीन्स इदे व्ह711 वापरू
हा पाठ नेटबीन्सद्वारे वेब ऍप्लिकेशन बनवण्यासंबंधीची ओळख करून देईल
आपण बघू वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट सेट अप करणे
त्याच्या सोर्स फाईल्स बनवणे व एडिट करणे
जावा पॅकेज आणि जावा सोर्स फाईल बनवणे
गेटर आणि सेटर मेथडस बनवणे
डिफॉल्ट जावा सर्व्हर पेजेस फाईल एडिट करणे
जावा सर्व्हर पेजेस फाईल बनवणे
आणि शेवटी वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट कार्यान्वित करणे
हा पाठ समजून घेण्यासाठी आवश्यक आहेः नेटबीन्स इदे जावा डेव्हलपमेंट कीट वर्जन 6 GlassFishग्लासफिश सर्व्हरची मुक्त आवृत्ती
स्क्रीनवरील लिंकवरून वरील सर्व गोष्टी एकत्रितपणे डाऊनलोड करता येतात
हा पाठ तुम्हाला शिकवेल सोपे वेब ऍप्लिकेशन बनवणे ते सर्व्हरवर ठेवणे आणि त्याचे प्रेझेंटेशन ब्राऊजरमधे बघणे या ऍप्लिकेशनमधे जावा सर्व्हर पेजेस द्वारे तुमचे नाव टाईप करण्यास सांगितले जाईल
जावा बीन्सचे घटक वापरून एचटीटीपी सेशनमधे हे नाव संचित राहिल आणि नंतर परत मिळवून दुस या जेएसपी पेजवर आऊटपुट दिसेल
नेटबीन्सवर जाऊन वेब ऍप्लिकेशन प्रोजेक्ट बनवूया
फाइल फाईल मेनूतून न्यू Projectन्यू प्रोजेक्ट निवडा
कॅटेगरीज कॅटगरीज खालील जावा वेब जावा वेब सिलेक्ट करा
प्रोजेक्ट्स प्रोजेक्टस खालील वेब एप्लिकेशन वेब ऍप्लिकेशन सिलेक्ट करून नेक्स्ट नेक्स्ट क्लिक करा
प्रोजेक्टला नाव द्या
आपण हेलोवेब हॅलो वेब नाव देऊ
प्रोजेक्ट लोकेशनमधे संगणकावरील योग्य डिरेक्टरी निवडा
नेक्स्ट नेक्स्ट क्लिक करा
सर्व्हर आणि सेटींग्ज पॅनेल उघडेल
ऍप्लिकेशन साठी जावाचे जे व्हर्जन वापरायचे आहे ते निवडा
ऍप्लिकेशन ठेवण्यासाठी योग्य सर्व्हर निवडा
नेक्स्ट नेक्स्ट क्लिक करा
फ्रेमवर्क्स फ्रेमवर्क्स पॅनेलमधे प्रोजेक्ट बनवण्यासाठी फिनिश फिनिश क्लिक करा
इदे हॅलो वेब प्रोजेक्ट फोल्डर बनवेल
यामधे सर्व सोर्सेस आणि प्रोजेक्ट मेटाडाटा यांचा समावेश आहे
मुख्य विंडोच्या सोर्स एडिटरमधे indexजेएसपी हे वेलकम पेज उघडेल
येथे डावीकडे फाईल्स विंडोमधे तुम्हाला प्रोजेक्टचे फाईल स्ट्रक्चर दिसू शकेल
आणि त्याचे लॉजिकल स्ट्रक्चर प्रोजेक्ट विंडोमधे दिसेल
इदे चे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे सोर्स फाईल्स बनवणे आणि एडिट करणे
आता प्रोजेक्ट्स प्रोजेक्टस विंडोमधील सोर्स पॅकेज सोर्स पॅकेजेस नोड एक्सपांड करा
सोर्स पॅकेजेस नोडमधे केवळ रिकामे डिफॉल्ट पॅकेज नोड आहे हे लक्षात घ्या
सोर्स पॅकेज सोर्स पॅकेजेसवर राईट क्लिक करा आणि Newन्यू मधील जावा Classजावा क्लास निवडा
आपण क्लासला NameHandlerनेम हॅंड्लर नाव देऊ
आणि पॅकेज पॅकेज काँबो बॉक्समधे टाईप करा orgmypackageहेल्लो फिनिश फिनिश वर क्लिक करा
NameHandlerjavaनेम हॅंड्लर जावा फाईल सोर्स एडिटरमधे उघडेल
आता घोषित केलेल्या क्लासखाली स्ट्रिंग व्हेरिएबल घोषित करणार आहोत
nameनेम हे स्ट्रिंग व्हेरिएबल घोषित करू
तसेच क्लासमधे पब्लिक NameHandlerपब्लिक नेम हॅंड्लर हा कन्स्ट्रक्टर समाविष्ट करू
आता कन्स्ट्रक्टर मधे नामे नुल समाविष्ट करू
आता Getterगेटटर आणि Setterसेटर मेथडस बनवू
सोर्स एडिटर सोर्स एडिटर मधील nameनेम फिल्डवर राईट क्लिक करून उघडलेल्या काँटेक्स्च्युअल मेनूतीलRefactorरीफॅक्टर मधील एन्कॅप्सुलेट Fieldsएनकॅप्सुलेट फील्ड्स सिलेक्ट करा
Refactoringरीफॅक्टरिंग हे प्रोग्रॅमचा दृश्य परिणाम न बदलता स्ट्रक्चर सुधारण्यासाठी वापरले जाणारे शास्त्रशुध्द तंत्र आहे
थोडक्यात प्रोग्रॅमचे कार्य न बदलता त्याचे स्ट्रक्चर सुधारता येते
Refactoringरीफॅक्टरिंग वापरून फिल्डस मेथडस आणि क्लासेस त्यांची मोडतोड न करता हलवू शकता
इदे वर परत जाऊ
नामे फिल्ड असलेला एन्कॅप्सुलेट Fieldsएनकॅप्सुलेट फील्ड्स चा डायलॉग बॉक्स उघडेल
Fieldsफील्ड्स ची विजीबलिटी प्रायव्हेट आणि Accessorsअक्सेसर्स विजीबलिटी publicपब्लिक वर डिफॉल्ट रूपात सेट आहे
ज्यात क्लास व्हेरिएबलचा ऍक्सेस मॉडिफायर privateप्राइवेट असल्याचे दिसते
मात्र getterगेटटर आणि setterसेटर मेथडस publicपब्लिक मॉडिफायरने बनवल्या जातात
Refactorरीफॅक्टर वर क्लिक करा
नेम फिल्डसाठी Getterगेटटर आणि Setterसेटर मेथडस बनल्या आहेत
क्लास व्हेरिएबलचा ऍक्सेस मॉडिफायर प्रायव्हेट असेल तर गेटर आणि सेटर मेथडस पब्लिक मॉडिफायरने बनवल्या जातात
जावा क्लास शेवटी असा दिसला पाहिजे
पुढे डिफॉल्ट जावासर्वर पेजेस ही फाईल एडिट करू
सोर्स एडिटरवरील वरच्या बाजूच्या टॅबमधील indexजेएसपी फाईलवर क्लिक करा
आता पॅलेट मॅनेजर उघडण्यासाठी टूल्स मेनूतील पॅलेटवर क्लिक करून htmlजेएसपी कोड क्लिप्स वर क्लिक करा
पलट्टे मॅनेजर पॅलेट मॅनेजर उघडेल
पॅलेट मॅनेजर मधे एचटीएमएल formsएचटीएमल फॉर्मस पर्याय एक्सपांड करा
फॉर्म फॉर्म आयटम सिलेक्ट करा
सोर्स एडिटरमधे ह1 टॅग्ज नंतर लगेच तो आयटम ड्रॅग करून ड्रॉप करा
इन्सर्ट फॉर्म इन्सर्ट फॉर्म डायलॉग बॉक्स उघडेल
स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे व्हॅल्यूज द्या
एक्शन ऍक्शन मधे responseजेएसपी मेथॉड मेथड मधे गेट आणि फॉर्मला नामे इनपुट formनेम इनपुट फॉर्म नाव द्या
ओक क्लिक करा
indexजेएसपी फाईलमधे एचटीएमएल फॉर्म समाविष्ट झाला आहे
आता पॅलेट मॅनेजरमधून टेक्स्ट इनपुट टेक्स्ट इनपुट आयटम सिलेक्ट करा
ड्रॅग करून फॉर्म टॅग संपण्याआधीच्या बिंदूवर ड्रॉप करा
इन्सर्ट टेक्स्ट इनपुट इन्सर्ट टेक्स्ट इनपुट डायलॉग बॉक्समधे नेमसाठी नामे टाईप करा
टेक्स्ट टाईप तसाच ठेवा
ओक वर क्लिक करा
फॉर्म टॅग्जमधे एचटीएमएल इनपुट टॅग समाविष्ट झाले आहेत
इनपुट टॅग मधील रिकाम्या असलेल्या ऍट्रीब्यूटच्या व्हॅल्यू डिलिट करू
आता पॅलेटमधून बटन बटण आयटम सिलेक्ट करून ड्रॅग करून फॉर्म टॅग संपण्याआधीच्या बिंदूवर ड्रॉप करा
लेबलसमोर ओक टाईप करा
submitसबमिट टाइप टाईप निवडून पुन्हा ओक वर क्लिक करा
फॉर्म टॅग्जमधे एचटीएमएल बटण समाविष्ट झाले आहे
पहिल्या इनपुट टॅगच्या आधी Enter यूर नामे हे टेक्स्ट टाईप करा
आता ह1 टॅग्जमधील डिफॉल्ट टेक्स्ट मधे बदल करू
ते टेक्स्ट बदलून एंट्री formएंट्री फॉर्म करू
आता राईट क्लिक करून पॅलेट मॅनेजर बंद करू
सोर्स एडिटरवर राईट क्लिक करा
कोड नीटनेटका दिसण्यासाठी formatफॉरमॅट पर्याय सिलेक्ट करा
indexजेएसपी फाईल अशी दिसली पाहिजे
आता जावा सर्व्हर पेजेस फाईल बनवू
प्रोजेक्ट विंडोमधे हेलोवेब प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून Newन्यू मधील जेएसपी सिलेक्ट करा
न्यू जेएसपी फाईल विझार्ड उघडेल
फाईलला responseरेस्पॉन्स नाव देऊन Finishफिनिश क्लिक करा
प्रोजेक्ट विंडोमधे indexजेएसपी फाईलच्या खाली responseजेएसपी हा फाईल नोड आणि सोर्स एडिटरमधे नवी फाईल उघडलेली दिसेल
पुन्हा पॅलेट मॅनेजर उघडा
जेएसपी पर्याय एक्सपांड करा
उसे बीन आयटम सिलेक्ट आणि ड्रॅग करून बॉडी टॅगच्या लगेच खाली ड्रॉप करा
इन्सर्ट उसे Beanइनसर्ट यूस बीन डायलॉग बॉक्स उघडेल
अशाप्रकारे व्हॅल्यूज देऊ
इद मधे मायबीन क्लास मधे orgmypackagehelloनेमहँडलर स्कोप मधे सेशन सेट करून ओक क्लिक करा
jspuseBean टॅग बॉडी टॅगच्या खाली समाविष्ट झालेला दिसेल
JavaBeansजावाबिन्स हे जावासाठी पुन्हा पुन्हा वापरता येणारे सॉफ्टवेअर कॉम्पोनंट आहे
त्यांचा उपयोग अनेक ऑब्जेक्टस एकत्र करून एक ऑब्जेक्ट बनवण्यासाठी होतो
ज्याद्वारे अनेक वेगवेगळ्या ऑब्जेक्टच्या ऐवजी एक बीन ऑब्जेक्ट म्हणून ते इकडून तिकडे पाठवता येते
आता पॅलेट मॅनेजरमधील सेट बीन Propertyसेट बीन प्रॉपर्टी आयटम सिलेक्ट करून ते ह1 टॅग्जच्या आधी ड्रॅग करून ड्रॉप करा
ओक क्लिक करा
येथे jspsetProperty टॅगमधील रिकाम्या असलेल्या ऍट्रीब्यूट व्हॅल्यू डिलिट करा
आणि नामे ऍट्रीब्यूट मधे मायबीन आणि प्रॉपर्टीमधे नामे सेट करा
आता ह1 टॅग्जमधील टेक्स्ट बदलून हेल्लो कॉमा स्पेस आणि उद्गारचिन्ह टाईप करा
आता पॅलेट मॅनेजरमधील गेट बीन हा प्रॉपर्टी आयटम निवडून तो ड्रॅग करा
आणि ह1 टॅग्ज मधील हेल्लो टेक्स्ट नंतर ड्रॉप करा
गेट बीन प्रॉपर्टी आयटममधे बीन नामे मधे मायबीन आणि प्रॉपर्टी नामे मधे नामे सेट करा
ओक क्लिक करा
आता jspgetProperty टॅग ह1 टॅग्जमधे समाविष्ट झाला आहे
गरजेनुसार कोड नीट दिसण्यासाठी सोर्स एडिटरवर राईट क्लिक करून फॉरमॅटवर क्लिक करा
आता वेब ऍप्लीकेशन प्रोजेक्ट कार्यान्वित करू
पॅलेट मॅनेजर बंद करू
प्रोजेक्ट विंडोमधे हेल्लो Webहेलो वेब ह्या प्रोजेक्ट नोडवर राईट क्लिक करून रन हा पर्याय निवडा
टूलबारवरील रन पर्यायावरही क्लिक करू शकतो
किंवा प्रोजेक्ट कार्यान्वित करण्यासाठी कीबोर्डवरील एफ6 हे बटण दाबू शकतो
टूलबारवरील बटणावर क्लिक करू
वेब ऍप्लीकेशन कार्यान्वित केल्यावर इदे बनेल आणि ऍप्लीकेशन कोड कंपाईल होईल
सर्व्हर सुरू करून त्यावर ऍप्लीकेशन ठेवले जाईल
आणि शेवटी ब्राऊजर विंडोमधे ऍप्लीकेशन दाखवले जाईल
ही प्रक्रिया बघण्यासाठी विंडो मेनूमधील आउटपुट आऊटपुट पर्याय सिलेक्ट करून आऊटपुट विंडो उघडू शकता
ऍप्लीकेशन यशस्वीरित्या तयार झाल्याचे दिसेल
तुमच्या डिफॉल्ट ब्राऊजरवर indexजेएसपी पेज उघडेल
पुन्हा प्रोजेक्ट कार्यान्वित करू
हे आपल्या डिफॉल्ट ब्राऊजरमधे उघडले आहे
लक्षात घ्या की कधीकधी इदे द्वारे सर्व्हर आऊटपुट दाखवला जाण्यापूर्वीच ब्राऊजर विंडो उघडली जाईल
ब्राऊजरमधील टेक्स्ट बॉक्समधे नाव टाईप करू
उदाहरणार्थ उबंटु आणि ओक क्लिक करा
responseजेएसपी पेज दाखवले जाईल
ज्यात आपल्याला ग्रीटिंग दिसेल
आता असाईनमेंट
वेब ऍप्लीकेशन प्रोजेक्टमधे आणखी दोन टेक्स्ट फिल्डस समाविष्ट करा म्हणजे तुमच्या ऍप्लीकेशनमधे एकूण तीन टेक्स्ट इनपुट फिल्डस होतील
बीन Propertyबीन प्रॉपर्टी सेट करण्यासाठी जावा बीन्स कॉम्पोनंट वापरा
ब्राऊजरमधे त्याचे प्रेझेंटेशन बघा
आणि शेवटी आऊटपुट दुस या जेएसपी पेजवर मिळवा
आपण ही असाईनमेंट आधीच बनवली आहे
असाईनमेंट उघडून ती इदे मधे कार्यान्वित करू
आपल्याला 3 इनपुट टेक्स्ट फिल्डस दिसत आहेत
त्यात योग्य माहिती टाईप करून ओक क्लिक करा
आपल्याला अशाप्रकारचे आऊटपुट मिळायला हवे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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते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
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे